मी फर्स्ट क्लास.आज कसा काय फोन केलास?

अगं अश्यासाठी केला आता सध्या क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत, न्यू इयर्स च्या सुट्ट्या चालू आहेत.तर मी म्हटलं कि काय कुठेतरी जाऊया का आपण इतका कंटाळा आलाय ना घरात बसून बसून तर मी म्हटलं कि कुठे पिकनिकला तू पुण्याला राहतेस तर पुण्याच्या जवळपासची काही ठिकाणं असतील तर म्हटलं विचारते प्रतिभाला म्हणजे मग जात येईल.म्हणजे तुमची फॅमिली आणि आमची फॅमिली असं जाऊ किंवा तुमची बाईक असेल तर तुझे मिस्टर आणि तू आणि माझे मिस्टर आणि मी असं आपण दोंघांच्या बाईक घेऊन जाऊया का असं मी विचारण्यासाठी तुला करत होते पण कुठे जाणार आपण? पुण्याजवळ काही काहीयेत का ठिकाण? आता एक दिवसाची जरी ट्रिप काढायची असेल ना तर जवळ मग आपण देवदर्शनापरी जायचं असेल तर शिरगावचं गणपती मंदिर आहे

साईबाबांच मंदिर आहे असं किंवा मग माथेरान ला जाऊ शकतो हं माथेरानहेका चांगलंय पण मरणाची गर्दी नाही का ग माथेरान ला आता सध्या.सगळे जे उठत ते माथेरान आणि जे उठत ते देऊळ म्हणजे कि आता एव्हडी महागाई आहे तरीसुद्धा अ एव्हडी गर्दी असते जिकडे तिकडे म्हणजे माथेरानला वगैरेसुद्धा.तरी माथेरानला साधारण किती तास आपल्याला?

हं दोन तास ते आणि पुढे मग आपल्याला कसं बस ने जायचं कि कसं असतं ते तिथे अ टॉय ट्रेन जाते मग टॉय ट्रेनने जाऊ शकतो आपण हा अछा. हा मग टॉय ट्रेन जरा स्वस्त असेल नाही का?आजकाल अगं आधी मी ना तुला विचारायच्या आधी मी आमच्या इथल्या एक जण आहेत ह्यांचे मित्रच.त्यांची कार आहे तर त्यांना म्हणत होते मी कि चला आपण जाऊया इकडे आम्ही आता तारापूरला राहतोच आहे, डहाणूची देवी एकडची खूप प्रसिद्ध आहे.त्या डहाणूची देवी नंतर एकडचा बोर्डीचा बीच अ केळवा माहीम चा समुद्र किंवा आमच्या इकडे पण समुद्र वगैरे आहे.तर जाऊया का?तर अगं लगेच ते म्हणायला लागले की नाही बाबा आता आम्ही या वेळेस ठरवलंय

अहो काय पेट्रोलला पैसे द्यावे लागताहेत म्हणे साधारण आता आमच्या इथनं तुला सांगू डहाणूची देवी हि एक तास दीड तास आहे. पण आम्ही आधी म्हणजे सुरुवातीला इथे आलो होतो दहा वर्षांपूर्वी

तेवढाच जायला. आता आता तोच माणूस आम्हाला सांगतो पाच हजार घिन दहा माणसांचे म्हणजे पाचशे झाले अगं

हो अफाटच म्हणजे मला कळत नाही कि अरे तेच इंधन तेच सगळं माणसं तीच आणि एवढं कसं काय वाढतंय सगळं कशामुळे असेल असं वाटतय ग अ राहून सतत पेट्रोल आणि डिझेलचे जे रेट वाढतातेनं त्यामुळे प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे अगदी मिठापासन साखर पासन प्रत्येक गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जेवढ्या गोष्टी वापरतो तेवढ्या सगळ्यांचे रेट वाढलेत आता कसं काय महिन्याचं बजेट बसवायचं ना मला सुद्धा कळत नाही माहितीए का? अगं खरंचे. त्या पेट्रोलपायीं ना आपल्याला किती काटछाट करणार म्हणजे फक्त पेट्रोल हे जरी धरलं तरी दूध अगदी सकाळी सुरुवात जी आपल्या होते ना ती दुधापासन तर दुधवाल्यानी पण लगेच भाव वाढवले म्हणजे आम्ही आधी साठ रुपयाने दूध घ्यायचो तेच आता त्याने ऐंशी रुपये केलय बोल आणि काय म्हणजे काय खायचं काय? दुधाचं एक जाऊदे दूध झालं. भाजीवाला

भाजीवाला तर त्याहून त्यांची आणखीनच असते वरा वरात म्हणाल्यासारखं.एवढ्या त्या फटफट्या न बिटफट्या घेऊन येतात आणि म्हणतात कि वहिनी काय भाव वाढले माहिती का तुला आता मी म्हणते मला नसेल माहिती तर कुणाला तो म्हणतात कि नाही आता मग मी म्हणलं कि काय ग हि मेथीची जुडी केवढ्याला? स्वतःच्या तिकडेच लावलेली असते हा तरी ती बाई म्हणजे पहिल्यांदा आम्हाला जी दहा रुपयाला कोथिंबीर द्यायची ती आता चाळीस रुपये सांगायलागलीये बोल

पुण्या मुंबईत तर काय भाव असतील म्हणजे तीन चार पट रेट वाढलेत सगळ्या गोष्टींचे माहितेका

तेच म्हणजे यांच्यात भरडल कोण जातं सामान्य माणूस नाही का अगं म्हणजे वरच्याना काहीच फिकीर नसते त्यांना वरचा मलिदा असतोच

म्हणजे मरतो कोण मध्यमवर्गीय मनुष्य आपल्यासारखे कि जे आपण अगदी हायफाययही होऊ शकत नाही अगदी खालच्यांसारखही राहू शकत नाही बर आपण आपल्या गरजा एवढ्या कमी असतात म्हणजे तश्या कमी असतात आपल्या त्या वरच्या हायफाय लोकांसारख्या आपल्या गरज नसतात खरं पण तरीसुद्धा हे सगळे खर्च म्हणजे आणायचं ना मेटाकुटीला येतो ग जीव खरोखर

मलातरी असं वाटतं हे युक्रेन वगैरेच चाललंय ना हा त्याच्यामुळे पण हे भाववाढ होतीये कि काय कळत नाहीये ग

आजकालहेना दार दोन दिवसांनी पपेरमधे किंवा बातम्यांमध्ये न्यूज असते एकदा नॅशनल क्रूड ऑईलचे रेट वाढले तर कधी पेट्रोल डिझेलचे रेट वाढले

मला कधीकधी असच हे कळत नाही कि आता कूकरच काय मॅनेज करायचं माहितिहेका? बर जेवढ्या ह्यांनी पेट्रोल वाढतं तेवढ्या ह्यांनी आपल्या सॅलरी वाढत नाही ना खर्च मॅनेज करू आणि पेट्रोलवाढीप्रमाणे जर पगार वाढले असते ना

प्रत्येक आपण इतके आणि आपण आळशी आणि ऐदी झालो आहोत ना खरं सांगायचं तर पूर्वीची लोक होती का ग अशी पूर्वीची कसं चल जा रे आपण आपल्याच मुलांना समजा खाली जाऊन जा मार्केटला जा भाजी घेऊन ये लगेच स्कुटर काढेल कशाला हवी ती स्कुटर?जा ना जरा दोन पावलं चाल तेवढाच तुझा व्यायाम होईल चांगली शुद्ध हवा येईल.आजकाल शुद्ध हवासुद्धा कुठं राहिलीये? नाही का त्या पेट्रोलच्या काय त्याचे ते सायलेन्सरने हवा प्रदूषित होते त्या आवा त्यांचे मोठमोठे जाडजूड म्हणजे पेट्रोल मध्ये काही असतात म्हणजे ते तर अजून दूरच राहिलं कि पेट्रोलमधे कायकाय मिक्स असतं म्हणजे पेट्रोल पम्पवाले तो तर गोष्टच वेगळी आधी आपलं हेच चालू आहे

फंक्शन चेंज करतात आणि आपण जर तीन लिटर पेट्रोल तर ते दोनच लिटर अक्चुअली

पण आपल्याला मीटर मध्ये तीन लिटर दिसतं असं खूप वेळा किस्से होतात नाही का?माझ्याबरोबर सुद्धा झालंय हा

आणि त्यांचा रेट वेगळा, आमच्या इकडे तारापूरला आलात कि तो त्यांचा रेट वेगळा.अजून पुढे गेलात कि त्यांचा वेगळा.आता सीएनजी वगैरे आहे खरे पण सीएनजी चे तुला सांगू का इकडे पेट्रोलपपंच नाहीयेत त्यामुळे अश्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात म्हणजे आपण त्या सीएनजी भरणार कधी आणि जाणार कधी?

आणि पेट्रोल पंप जसे बदलतात ना तसे पेट्रोल कंपनी जसे बदलतात तसे सुद्धा गाईड बदलतात

तरी तरी तोडगा काढायला पाहिजे.तरी अगं नितीन गडकरींजीनी आता त्या हैड्रोजन वर चालणारी एक बाईक आणलीये आणि आता त्याला पर्याय म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा आहेत इलेक्ट्रिक गाड्यांच सुद्धा आहेत. ते पण चांगली आहेत अगं इलेक्टरी गाड्या लोकांनी वापरल्या तर पण आता माहितीहे त्याच्या आधी किमती कमी होत्या

म्हणजे आम्ही मी स्वतः ज्यावेळी इलेक्ट्रिक गाडी घेतली ना त्यावेळी काहीतरी पस्तीस चाळीस हजारला मिळत होत्या आता त्याच गाड्यांच्या किमती एक लाख

म्हणजे थोडंस काहीतरी सुधारणा केली असेल हं त्याच्यामध्ये पण त्याचा पण काय आहे ग ड्राबॅक काय आहे माहिती हे का म्हणजे ते इलेक्टरी गाड्या आपण आणल्या तरी मी जी आणली आहे हि चाळीस हजार वली गाडी ना

हा फक्त पन्नास किलोमीटर आणि मग पुन्हा तुम्हाला चार्ज करावी लागते आणि मग चार्ज करायचं तर आता लाइट वर चार्ज आहे म्हणजे आमच्या इथे तर काय दिव्याखाली अंधार असतो

आमच्या इथे एवढं लोड शेडींग असत मुंबई सोडली तर सगळीकडे पूर्ण महारातष्ट्रात त्याचा फटका पण बसतो अगं इलेक्ट्रिक च्या गाड्या ना नुसत्या अश्या पडून राहतात

त्यामुळे हो आमच्या इकडे शोपीस शोपीसच झालेत ते तुम्ही चार्जिंग नाही केली तर पन्नास किलोमीटर म्हणजे किती जाणार ना तुम्ही? दोन्ही शोपीसच झाल्या कि सगळ्या आमच्या इथून भोईसर साधं किती पंधरा वीस किलोमीटर आहे म्हणजे आम्ही फक्त भोईसर ला जाणार तर थोडस मार्केटिंग तर आपण करणार मग तेच जर फिरलो तर येताना आपले वांदे म्हणजे आपण रस्त्यात कुठेतरी ती गाडी पार्क करायची मग टो करून आणायची हि असली नाटक

म्हणजे ते सुद्धा होत नाही मग अश्या वेळेला वाटत चाल पेट्रोल घेऊया तर हि मोठी लांब असते आमच्या इथेतर कायम का म्हणजे एवढा कैत असून का बर पेट्रोल ला रांग असते

म्हणजे ते मीटर फिरवणं म्हणजे ते सांगतात नाही नाही कितना भाव बढ गया हैं आप लोगोंको पता है क्या हम कैसे बेर करेंगे इतनासारा असं म्हणून म्हणून म्हणजे ते दोन दोनदा काय फिरवतात त्यांचं त्यांना माहित म्हणजे मीटर मध्ये काय घोळ असतात का इथून एवढ किलोमीटर जायचं तर तरीसुद्धा त्यांचे भाव वाढलेले आता मी तुला सांगते आमच्या इथे रिक्षा जश्या आहेत ना या टु व्हिलर म्हणजे पुण्या मुंबईकडेत तश्या तश्या आमच्याकडे डमडम आहेत डमडम म्हणजे डुक्कर रिक्षांसारख्या म्हणजे दहा हा दहा माणस बसतात त्याच्यात तर ते काय करतात कोंबत कोंबत ह

पंधरा अगदी तेरा तर माणसं कोंबतातच कोंबतात म्हणजे आपण अगदी एकमेकांच्या दत्तक बसायचं कितीहि जाड असो बारीक असो तेवढे कोंबतात ते कोंबतात आणि आधी आम्ही इथे राहायला आलो होतो दहा वर्षांपूर्वी त्यावेळेस फक्त पंधरा रुपये तिकीट होत भोईसर पर्यंतच पण आता ते वाढत तीस रुपये झालंय बोल.म्हणजे तीस रुपये द्यायचे आणि पुन्हा मांड्यांवर बसायचं हे कोणता न्याय आणि त्यांची इतकी मग्रुरी असते म्हणजे सम गाड्या भरल्या नाही तोवर ते हलतच नाहीत आणि म्हणतात किचभिक्या पता है कीतना इंधन का भाव बढ गया है तो हमको तो बढानाही पढेगा ना बैठना है तो बैठो वरना जाओ आपण थोडीच चालत येणारे

कॉमन मॅन म्हटलं कि टॅक्स पे करायचंय आणि प्रत्येकवेळेस ऐकायच कि तुमको क्या पता है भाव कितना बढा है पेट्रोल का आणि जर का आपण समजा खरंच म्हणजे टॅक्स आपण भरायचे सगळ्याचे हं रिक्शावाल्यानी संप केला कोणी काही संप केला तरी भरडला कोण जातो आपणच

आपल्याला इथून एवढ चालायचं आपणच आपल्या मुलांना अश्या सवयी लावल्यात

आता खरचेना सायकलकडे आणि चालण्याकडे वळवलं पाहिजे मुलांना माहीतेका

होम्हणजे मुलांना ये गाडीवर ये दुपारायला सगळीकडे जा चालत जा चालत जा आणि सगळ्यांनी सायकली काढा नाही का सायकली काढा सायकल रिक्षा आता कलकत्याला वगैरे बघ सगळीकडे सायकल रिक्षा अश्या ओढत नेतात

जास्तीकरून कलकत्ता आणि या त्या सिटीज मध्ये काही काही फक्त आपल्याइकडे आधी त्या ट्रॉमवे वगैरे होत्या मग म्हणजे काय तर तुम्ही व्यायाम करा म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय चलते रहो

चलते रहो तोही चलोगे नाहीतर काय तुम्ही चालणार किनई म्हणजे म्हणजे पहिले उठवून आता मुलांना आधी पंधरा मिनिटं आधी उठवावं लागेल

कि तुला कम्पलसरी तिकडे चालताच जायचं आहे आपणच लाडावून ठेवलेली शेफारून ठेवलेली पोरं आहेत हि आपणच त्यांना लालूच दाखवतो ना जारे जाऊ दे

तुला मी हे देते जा. तू पटकन घेऊन ये ना भाजी गाडीवर बसून मग काय तो फक्त भाजी आणायलाच जातो? पुढेही जातो आपल्या मित्राला भेटायला आणि इकडे गप्पा टप्पा करायला आणि आपलं पेट्रोल जळतच आहे

इतके दिवस कधी लक्षात येत नव्हत्या या गोष्टी सगळ्या आता पेट्रोल वाढीण्याचा प्रत्येक अंकुश बसायला लागलाय

तेच सुभरडला जातोय आणि म्हणजे जास्ती भरडले जाण्यामुळेसुद्धा त्रास होतो ग मग घरी पुन्हा सगळ्या लोकांच्यावर चिडचिड कि काय हे मग तुम्हाला चालायलाच नको आणि असच नको आणि तुमचे खर्चच वाढलेत मग आपल्या बाकीच्या खर्चांवर यायला लागतात पेट्रोलचा खर्च वाढला कि आपल्या खर्चांवर लगेच त्यांची गदा येते कि काही नाही तुम्ही हे खर्च करायचे नाही त्यामुळे पर्यायच राहत नाही किराणामाल बघ ना मग किराणामालाच्या साधा कारण प्रत्येक हेच्यात तुम्हला ट्रान्सपोर्ट लागतोच ना म्हणजे त्याशिवाय पर्यायच नाही राहिला आहे ट्रान्सपोर्टशिवाय जर तुम्ही काही करूच शकत नाही आहात तर त्याच्याशिवाय म्हणजे तुम्ही जाणार काय आणि करणार काय? इथून एवढ्या ढेंगावर जायचं म्हणलं तरी सुद्धा तुम्हाला गाड्या हव्या मग तुमची तीच अवस्था होणार.जाऊदे आपण कुठून कुठल्या विषयावर आलो आपल्याला जायचंय पिकनिक ला हो ना ते झालं आपण हो ना तेच आपण मला काय वाटत माहितीहेका आता बस अ ज्या आहेत ना या एस टी बसेस वगैरे त्याच्यावर म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट

हं त्यांची तिकीट कमी असतात आणि त्या रिकाम्या होत जातात आणि गाड्यातनं फिरतात बर मग तुम्ही चौकशी करून मला सांगा ना प्लिज हो हो चालेल ना मग मी सांगते आपण जाऊया बाय बाय बाय हो चालेल बाय